त्या पटरीत दोन पटरी दिसत आहे एक अं तिथे छोटे-छोटे गवत दिसत आहे झाड दिसत आहे.

आणि तिथे हिरव भाग दिसत आहे आणि खूप पाणी दिसत आहे पाण्यामध्ये दगड दिसत आहे काही थोडा गवताळ भाग दिसत आहे पहाडी दिसत आहे.

इथे एक बो पोस्टर लागलेलं पोस्टर आहे मशिनांचे एक दरवाजा आहे दरवाजावर पोस्टर लागलेला आहे मशीनचे आणि वरती लाइट्स दिसत आहे अह ए.सी. दिसत आहे.

एक हॉल दिसत आहे हॉल मध्ये एक व्हाईट बोर्ड दिसत आहे व्हाईट बोर्ड च्या समोर एक बेंच टेबल दिसत आहे.

अह पोस्टर्स वेगळेवेगळे दिसत आहेत.